हे जे चित्र मी बघत आहे ते चित्र लातूर अर्बन को_ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड चे आहे शाखा लक्ष्मी रोड पुणे आहे.